अठ्ठावीस मार्च दोन हजार वीस रोजी मनुष्यबळ मंत्रालयाने मानव संसाधन विभाग घोषणा केली की lockdown swam नावाच्या राष्ट्रीय online शिक्षण मंचावर प्रवेश

मी सगळं ठीक आहे काय म्हणते आपल क्रिकेट

हो हो तसं तसं म्हणजे भारतात भारतात खेळण्याची मोठीच मोठीच परंपरा आहे ना

आणि ते म्हणजे अठराव्या आणी एकोणीसव्या अं एकोणिसाव्या शतकात नाय का म्हणजे अं भारतात ब्रिटिशांच्या उपस्थिती मुळे अं म्हणजे हे आपला क्रिकेट वगैरे ते लागला ना म्हणजे खेळायला

आणि ह्या तर

बॅटमिंटन पण खेळते लोक रात्री विंटर मदे हा अजून

ते पण करतात ओलम्पिकस पण चांगलेच गेट द्रौविन

म्हणजे गोळा फेक आणि

हा ते पण आहेत बोत्सिकीमत आपल्या भारत मधे

हा टेबलटेनिस खेलाय मी

जेवा आम्ही होस्टेल मदे राहत होतो ना त्या वेळेस मंग तिते खेळलाय मी तेव्हा लक्षात येत हा बॉ बोर्ड गेम मधे हाय ना त्या चेस वीस पण चांगलंय चेस कॅरम बिरम चांगलंय आणि कॅमरशेट कॅरम खेळताय मी

बुद्धिबडाच काम आय आहे ते बुद्धी पण थोडा हेच हे म्हणजे क्रिकेट मधे पण

हा आणि तास तर कब्बडीया ते तर पण चांगलाच खेळाल हा तर प्राचीन खेळ आहे कबड्डी हो ते तर आपलं नॅशनलच खेळ आहे कबड्डी म्हणजे हा सर्वात वेगेने वागणे म्हणजे खेळणारा खेळ आहे

हा हा तेच म्हणजे भारतीय भारतीय भारतीय कबड्डी संग म्हणजे जगातील सर्वात मजबूती मजबूत कबड्डी कबड्डीचा कबड्डी संगआहे ना

WWE चार हा WWE आपला रोमन हो ते तर आता शंबर थाउजंड झाले असेल ना हा अजून आपला जे भारतीयांनी आशिया आशियानि म्हणजे क्रीडा क्रीडा च क्रीडाच क्रीडा क्रीडा कबड्डीची अनेक अनेकचं सामने आणि हंगामा हंगामा जिंकलाय ना बर तू पाहते का WWE आता पण पाहते का रेसलिंग

तोच आवडते आपल्याला खेळ

आता कबड्डी तर अं आता माहिती नाय आता केव्हा चालू होणार पण तेच अं तेच मला थोडे चांगले वाटतेय

हा कबड्डी मध्ये म्हणजे एक एक नाय का एक लीडर घेता विरोधा विरोधताना त्याक त्याग करण्या साठी नाय का हो होणं विरुद्ध म्हणजे संगांच्या अर्थ्या भागात प्रोवाइड करतो हा आणि एक लगोरी म्हणून आहे लगोरी खेळ तू खेळलाय का तीते लहान पाणी खेळात होतो

तुमच्या खेळीचे हा ते म्हणजे

गेम मध्ये म्हणजे एक नाय का म्हणजे अं आपला बॉल असतो सपाट सपाट अं सपाट अं सपाट दगडांचा ढीग ढीग म्हणजे दगडावर दगड

अं त्याला फोडायला लागते आणि मंग धावायला लागते मंग जे मग जे जे घडी घडी राहत असते म्हणजे आपल्याला चेंडू फेकून मारतात ना हो हो थोडा घाबर खूप खेळलेल अजून हा

हा अजून जे गिल्ली गिल्ली गिल्ली नाय का गिल्ली गिल्ली दंडा

दांडू हाय ते पण खेळतो आम्ही लहान पाणी तेच खेळतो हा म्हणजे एक नाय का काळी लाम आणि दुसरी पण काळीच राजमान ताजी थोडी सुई सुई वर टोक करतात आणि तिला मारतात हा ते पण आहे ऑलिम्पिक अं ऑलिम्पिक म्हणजे खेळात भारत म्हणजे चांगलाच म्हणजे नाव आहे नीरज चोपडा आपला जॉनीक रो मधे गोल्ड जिंतला

हो चांगलाच खेळलोय आपल्याला गोल्ड तर मिळाल

ते प्रतिनोय म्हणजे करण दोन रॅप पदकी म्हणजे जिंकली आहे ना रेसलिंग पण भारताने म्हणजे आपला हा वर सगळे जिंकले आहे भारताने नाय का आपला आपला पहिला पहिला नाय का म्हणजे राष्ट्रीयराष्ट्रीय राष्ट्रीयसंग एकोणीशे वीस मध्येच ऑलिम्पिकस साठी पाठवला आणि तेव्हा पासून अं अनादी ऑलिम्पिक खेळा मदे भाग घेतायत होहो

ऑलिम्पिक अं पतके पणके पतके पतके जिंकलेत ना पस्तीस आणि एक गोल्ड शोटिंग वर पण जीतलेलोय आपण कधी तरी एक गोल्ड सुवर्ण पातक ते पण जिंकलोय

अजून एक आहे म्हणजे जो आताच पुरुष हॉक्की हॉक्की नाय का हॉक्की हॉक्की अं हॉक्की हॉक्की हॉक्की सांगाणे सुवर्ण सुवर्ण पदक एकोणीशे आठवीच्या ऑलिम्पिक अं ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जिंकलेय ते पण जिंकलेले होते ते पण जिंकलेले आता हा दोन जर दोंजार अं दोंजार आठ माडे नाय का ऐयर ऐयार ऐयार ऐयार रायफल स्पर्देत अभिनव भिन्द्रानें

बोलू शकले

आपला म नवी दिल्ली दिल्ली येते पण खेळांचे आयोजन आयोजन केले होते त्याच्यानंतर आपण अभिनव बिंजलांचा डायरेक्ट हेच जिंतला ना निलेश नीरज चोपडा होतो तो हो तोच जिंकला मग

सहावा सर्वात यशस्वी यशस्वी यशस्वी यशस्वी अं देशये हो तेचय हे वाचलेला भावा मी पाहिलेलं मी हा भारताने म्हणजे प्रत्येक

प्रत्येकाच्या स्पर्धेत किमान एकच एक नाय का म्हणजे सुवर्ण सुवर्ण सुवर्ण अं सुवर्ण पदक जिंकलाय बरं तुझा फेवरेट क्रिकेटर कोणता

हो आता ते त्याचेच खूप ट्रेंडिंग आहे जिंतली ना फायनल तर आता जाऊन पण राहिला तर एक रनच वर आऊट झाला म्हणा धोनी चांगलं नाय झाला त्याच्यासोबत

हा तसा जास्तीत जास्त म्हणजे कोणी पण बघतात तर क्रिकेटच हो क्रिकेटच बघतात आणि कोली पण फॉर्ममध्ये आहे मी बाकीचे तर फॉर्म मध्येच नाही जास्त हा ते फॉर्म मध्येच नाही भारत नाय का म्हणजे खेळामध्ये चौथ्यात चौथा नाही का यशस्वी यशस्वी यशस्वी देसाई ना तो इंग्लंड पण खूप चांगली टीम आहे त्यांना पण हरवला पण इंडिया मध्ये हा त्यांना पण हरवलाय लॉट्समध्ये जिंकलं होतं ना एक टेस्ट मॅच सांगली केली होती

भारताने पण दोनजार दहा मध्ये एकदा नाही का दिल्ली हे दिल्ली दिल्ली दिल्लीमध्ये नाय का खेळाचे खेळाचे आयझोन आयझोन आयझोन केले होते ऑलिंपिकचे

हा भारताचे राष्ट्रीय खेळ तर आपला हे म्हणजे ऑलिंपिक अं म्हणजे ऑलिंपिकमधे जे संघटन संघटना द्वारे म्हणजे आयोजित आयोजित करतात ना हा राष्ट्रीय क्रीडा

निवडले पण जाऊ शकतात खरं म्हणतात तिथे तर गोळा फेक थालीफेक ते पण राहतातना ना खेळ अं हा ते पण राहतात ते तसा तर कबड्डी कबड्डी पण चांगलेच आहे आता कोणती सिरीज राहणार आहे इंडियाची

माहिती नाही आता ते पाहायला लागेल आता ते हावर रेसिंग मध्ये पण अजून चॅम्पियनशिप आहेत ना हो रेसिंग

हा आणि महिलाचे म्हणजे जे महिला वाल्या त्यांचे पण बॉक्सरचे होते ना साहिल

सुशील कुमार कुमार आणि एक मुलगी होती ना काय नाव त्याचा साक्षी नाय का साक्षी हा साक्षी हा साक्ष

हा हा ते पण अजून पुरस्कार पण जास्त पुरस्कार पण जास्तच मिळाले आपल्याला भारताला खेळण्याचे येतात

जास्त म्हणजे तेच कामगार आपल्या यांच्यात

हा म्हणजे चांगलाच प्रशिक्षण दिले जाते ना

तुझा फेवरेट कोणतं म्हणजे कबड्डी मध्ये फेवरेट अं कोणता हायवे कोणता प्लेअरआहे ते कबड्डीचा फेव्हरेट माझा त्याच नाव काय होत ते राहुल नाव ब त्याच राहुल माझा तर परदीप नरवाला येतोय अच्छा हा राहुल माझा तर परदीप नरवाल आहे आणि जे WWE मढीतलं मंग तू म्हणजे तुला आवडता कोण तीतून ती पण आवडते मला अच्छा

अजून जे अं महिलांचे पण तशे बॉक्सिंग अं बॉक्सिंगचे हे होतेत ना

हा त्यांचं पण ते बॉक्सिच

अंतरराष्ट्रीय अं अंतर्राष्ट्रीय पण अं तरावरती जात्यात ना महिला पण दर चार वर्ष्यानी महिलांना पण आम महिला पण पाशी हा महिला पण खेळण्यात मागे नाय हा सगळे म्हणजे आपला महारात देश चांगलाच खेळताय खेळण्याची बाबतीत हेच आहे तू कोणते कोणते तुझे कोणता आहे मी क्रिकेट खेळतो बॅटमिंटन हाय आपला टेनिस हाय आणि चेस पण खेळतो हा हा अं मी माझा क्रिकेट आहे अं फुटबॉल आणि एक टेनिस आहे

कोण फुटबॉल पण जमतंय आपल्याला फुटबॉल पण खेळतेय

आणि कॅरम कॅरम पण आहेत परिवार सोबत हा आणि जे जे इथे बघ अं आपला शाळेमध्ये पहिला कबड्डी खो खो हे अशे खडा राहत होते ना हा आणि तीते पण खेड्त होतो आम्ही कबड्डी खो खो वॊलीबॉल पण चान्गलाय ते पण खेळायला पाहिजे होत तू तीत खेड्याला माझ्या येते डॉजबॉल

हा खेळल्यानंतर म्हणजे थोडं आपल्या जे शरीराची पण हालचाल चांगली होते म्हणजे कसरत केल्यासारखी होते हा ते पण खेडलाच पाहिजे खेडलाच पाहिजे

पहिले म्हणजे लहान होतो ना तर गिल्ले गिल्ले गिल्ले गिल्ले गिल्ले दांडू खेळात होतो आता तर खेळायलाच नी वेडच तस हो आता नी खेळात न आता क्रीकरतच खेळतात

हं

तू मग कधी खेळलय का आपला गिल्ली गिल्ली रे गिल्ली गिल्ली दांडू

खेळलाय का कांगोरी पण खेळलाय का लगोरी पण खेळलीये हो हो लगोरी पण खेळलाचो